अन त्या खुर्च्यांच्या बाजुला काही खिडक्या दिसत आहेत अन त्या खिडक्याच्या वरती--

अण त्या दुकानाच्या बाहेर काय सामान ठेवलेल दिसत आहे अण दुकानाच्या वरती एक बोर्ड लावलेला दिसत आहे.

इथे मला एक ट्रेन दिसत आहे रेल्वे गाडी ही ट्रेन जात असताना दिसत आहे.

अन त्या गाड्यांच्या बाजुला वरती झाड वगैरे दिसत आहे लहान मोठे.

अम वरती काही माळे वगैरे लटकवलेले काही दोर लटकवलेले दिसत आहेत काही फोटो दिसत आहे देवाचे.

इथे मला समोर एक रुम दिसत आहेत या रुम मध्ये मला काही उभा राहिलेली मुल दिसत आहेत.

अन समोर त्या पुलाला काही झाडे दिसत आहेत.

त्या रोड वरती काही स्कुट्या जात आहेत काय गाड्या जात आहेत अन काही सायकल --

अन त्या रोड वरती काही फोरव्हिलर च्यारो अ चाकी पण गाड्या लावल्याला दिसत आहे.

इथे मला एक समोर मोठ मैदान दिसत आहे स्टेडियम दिसत आहे मोठ आणि इथे हिरवगाळ गवत दिसत आहे.